एक धरण आहे त्याच्यात पाणी वाहतय बाजूला गार्डन आहे त्याच्यात झाड ये--

त्याच्यात अ लाल कलर चे अ चित्र काढले आहे हे काढलेले ये कागदाचे.

कॉफी शॉप दिसतंय.

त्याच्यात अ एक माणसाचा फोटो ये.

परत वेगवेगळ्या कलर चे टी-शर्ट ये आकाशी कलर निळा कलर --

पब्लिक स्कूल आहे त्याच्यामध्ये--

मुली बसलेल्याय अ मुली मुलींना हे केलेलय सजवलेलय त्या मुलीच्या डोक्यावर टोपय तिच्या हाथात तारय काये --

अम्म्म्म निळंस आभाळ दिसतंय खाली हिरवे झाड ये गवत ये.

अ माणसं उभे हे बाजूला वेगवेगळ्या कलर चे कपडे टाकलेले ए.

वाह किती छानये गार्डन हिरवागार ए एकदम वेगवेगळे सगळे वेगवेगळे कलर चे झाड लावलेले वेगवेगळे रंगाचे परत एक दोरी लावलेली एक झोकाये झोकाए न--